हा सर मी जयश्री बोलत आहे. जी मॅडम बोला. बोला ना मॅडम. सर मला काही बँके विषयी माहिती मिळू शकते का? हो माहिती जी मला माहिती आहे तेवढी सांगू शकतो मॅडम.

बँक म्हणजे कसं असतं आपलं ग्रामीण मध्ये सोसायट्या असते आणि नॅशनल बँकेत असते.

हा तर नॅशनल बँकेत जसं एसबीआय झालं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक पीएनबी म्हणतो आपण त्याला

इत्यादी आणखी बऱ्याचशा नॅशनल बँक असतात मॅडम.

तर यात एक सिंपल प्रोसेस असते, खाते उघडण्याकरिता. तर खात्याचे जसे आता आपले प्रकार राहतात. एक सेविंग बँक अकाउंट असते मॅम.

हा तर हा जनरली साधारण माणसं जे राहतो आपण हा ते सेविंग बँक अकाउंट. एक करंट अकाउंट असतं मॅडम.

करंट अकाउंट म्हणजे काय होत असतं मराठीत? करंट अकाउंट हे चालू खाते म्हणून हा. तर हे कसे हे उद्योग जे धंदे राहते, व्यापार राहते. कुणाची काही दुकान राहते. हा तर ते त्यांच्या दुकानाच्या नावावर.

दुकान किंवा व्यापाराच्या नावावर हा खाता खोललेला असतो.

आता जसं आपण सेविंग बँक अकाउंट खोलायला गेलो तर एक फॉर्म मिळतो बँकेचा

तो फॉर्म फील अप करावा लागतो. आणि त्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळे डॉक्युमेंट्स, फोटोज आपले

जे देऊन सनी आपल्याला खाता उघडावा लागतो. आजकाल ऑनलाईनपण सुरु झालेला आहे तो. आणि यात आपला एक नॉमिनी द्यावा लागतो. कि आपल्याला कमी जास्त काही झाल्यास

आपलं हा जो काही रक्कम आपला पैसा खात्यात असतो तो आपण आपल्या नॉमिनीला आपलायला काही कमी जास्त झाल्यानंतर त्यांना मिळणार.

आणि सर खातं वगैरे उघडायसाठी काही अटी असतात का कि वयाची पात्रता किंवा शिक्षणाची पात्रता वगैरे असं काही असते का?

तर जे पेरेंट्स असतात, त्या मुलाचे पालनपोषण करून राहिले गार्डियन म्हणून त्यांच्या थ्रू खोलाव लागतं.

म्हणजे ते नॉमिनी म्हणून त्यांच्या थ्रू करावं लागतं. हा हा. खातं राहिल त्यांच्या मुलांच्या नावाने पण मेन म्हणून गार्डियन म्हणून नेमलेला असतो. तर त्याचा थ्रू ते खातं उघडावं लागतं.

हो आता नियम वगैरे लागू झालेले आहे. हा. लिमिटेशन असतात प्रत्येक खात्याच्या. करंट अकाउंट, चालू खात्यामध्ये कंपनीला एक क्रेडिट म्हणून दिलेला जातो. क्रेडिट अमाऊंट त्यांना ओडी म्हणून राहते कि तुम्ही एवढे पैसे वापरू शकता.

आणि एवढ्या मुदतीच्या आत तुम्हाला ते पैसे भरणे आहे. अशा प्रकारे त्यांना ते सवलत राहते. आणि आपण जसं चालू खात्यामध्ये आपण फिक्स डिपॉजिट करू शकतो.

त्यात इयरलि आपल्याला एक आठ परसेंट कोणती बँक नऊ परसेंट, असं व्याजदर सात परसेंट. वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे व्याजदर नेमलेले असतात.

हो तर ते त्या प्रकारे आपल्याला जर आपण एफ डी काढली, फिक्स डिपॉजिट तर त्यावर आपल्याला मंथली किंवा आपल्या सोयीनुसार मंथली म्हणा इयरलि म्हणा ते आपल्याला व्याजदर देतात बँक आपल्याला. म्हणजे प्रत्येक बँकेचे सारखे व्याजदर नसते नाही सर? नाही थोडेफार फ्लक्चुएट असतात. कमी जास्त ठेवतात ते लोकं. बँकेनुसार राहते ते. त्यांच्या अटी. आणि जसं डबलसाठी टाकायचे आहेत. जसं टाकले आता दहा हजार,

त्याचा टाइम पिरेड जास्त असतो. तेरा वर्ष, चौदा वर्ष वेगवेगळ्या बँकेचा. हा तर त्या कालावधीनंतर तुमची अमाऊंट डबल झालेली असते. आणि आता

शहरी भागामध्ये कमीतकमी आपल्या खात्याला, चालू खात्याला सॉरी आपलं सेविंग, बचत खात्याला एक हजार रुपये बॅलन्स ठेवावं लागतंय जर चेकबुक काढलं असेल तर जामीन म्हणून. हा.

हा. चेकबुक असेल तर आपल्याला एक हजार रुपये कमीतकमी खात्यामध्ये बॅलन्स असणे आवश्यक आहे. किंवा ते हा नाहीतर त्यावर आपल्याला ते पेनॉल्टी म्हणून काही चार्जेस लावतात.

आणि ग्रामीण भागात हेच अमाऊंट पाचशे रुपये राहते. ग्रामीण भागातल्या बँकेसाठी पाचशे रुपये असते. हा. तर मग ते अगर त्याच्या पेक्षा कमी गेला आपला बॅलन्स तर मग ते पण काही दर आकारतात. चार्जेस म्हणून. हा आणि

ते इयरलि पण आपल्याकडनं काही मेंटेनन्स चार्जेस घेतात. काही कॅश हँडलिंग चार्जेस घेतात. नंतर काही राहतात आपले त्यात आपण आरटिजीएस म्हणजे

एनएफटि राहते. जर तुरंत कुणाला पैसे पाठवायचे आपल्याला आणि लाखोंनी आहे ते, हजारोंच्या आहे. तर ते काही दोन लाख कि अडीच लाखाच्या आत राहिलं तर एनएफटि मध्ये पाठवू शकतो आपण.

ते चोवीस तासाच्या आत जाते आणि एक आरटिजीएस म्हणून आहे. ते जास्त अमाऊंट राहिली, मोठी रक्कम राहिली. कुणाच्या पण खात्यात आरटिजीएस ने तुरंत कॅश जाते. लगेच

त्याचे काही चार्जेस राहतात. तर ते बँकेत जातात आणि म्हणून बनवून देतात. त्यानी पण ते चेकबुक सारखं असतो पण कॅपेबल असतो म्हणजे तो एका प्रकारे तो

कॅशच असते चेक म्हणजे. तो चेक सारखा फॉरमॅट असतो त्याचा. डीडी म्हणून कि आपण एवढे पैसे भरावे त्याच्यात चार्जेस घेतात काही आणि ते बनवून देतात.